या चित्रामधे जोगर्स पार्क असे काही तरी नाव लिहिलेले दिसत आहे चंद्रपुर असे काहीतरी नाव लिहिलेले दिसत--

बसण्यासाठी कट्टा दिसत आहे बाजून खुप मोठी मोठी झाडे लावलेली दिसत आहे इमारती आहेत पुढे पुढे इमारती आहेत पांढरे आकाश झालमिल दिसत आहे.

खूप सारे झाडे दिसत आहे खाली गवत दिसत आहे पाणी पडलेले दिसत आहे दगडे दिसत आहेत लोखंडी खांब आहे काळ्या रंगा--

या चित्रा मध्ये भारत पेट्रोलियम असे नाव लिहिलेले दिसत आहे हया पेट्रोल पा पेट्रोल पेट्रोलियम चे टँकर पांढर्‍या व निळ्या रंगा मध्ये दिसत आहे माणूस बसलेला दिसत आहे.